एक नदी आहे नदी वरती धरण बांधलेला आहे धरणातून पाणी वाहत आहे लाल लाल-लाल पाणी वाहत आहे चार दरवाजे धरणाचे उघडे आहेत.

एक पिंक कलर चा आहे एक जांभळा कलर चा आणि एक हिरवा कलर चा असे वेगवेगळा कलर चे फ्लॉवर पॉट्स ठेवलेले आहे.

समोर एक मॉलच चित्र दिसतं आहे समोर दोन एसक्यूलेटर्स आहेत समोर बँकेची ऍड लावलेली आहे एस_बी_आय कार्ड अशी लिहलेली एक लहान मुलांची खेळण्यासाठी जी जीब तिथे आहे.

मीटिंग चा हॉल आहे समोर शेल्फ ठेवलेला आहे.

संध्याकाळच वातावरण आहे एक मोठ मैदान आहे. वर समोर दोन मोठ्या लाइट लावलेल्या आहेत फोकस च्या आणि तिथे समोर बसण्यासाठी पांढऱ्या कलर च पायर्‍या-पायर्‍या-पायर्‍या असे केलेले आहेत. काही व्यक्ति समोर खेळताना दिसत आहेत.